खूप सारे डब्बे दिसत आहे.

आपल्याला इथे एका रिसॉर्ट चे चित्र दिसत आहे.

वेलीसारखे नक्षीकाम केलेले दिसत आहे मागच्या साइड ला दरवाजा दिसत आहे एका साइड ला सोफा दिसत आहे.

ब घरासारखे काहीतरी दिखावा तयार केलेला आहे अ एका फॅन चा एक पाता दिसत आहे खाली लाल कलर चा गालीचा बसवलेला --

फरशीच्या काही तुकडे दिसत आहे.

आपल्याला एका मॉल चे चित्र दिसतय.

दोन माहिला चालताना दिसत आहेत तर दोन माहिला खाली बसलेल्या दिसत आहेत पुढच्या साइडला मार्केट आहे.

त्याच्यामागे एक टेबल ठेवलेला दिसत आहे खाली फरशी दिसत आहे फरशीचा कलर हा लाकडी दिसत आहे.

आपल्याला एका चर्च चे चित्र दिसत आहे. चर्च वर चस चर्च चा सिम्बॉल लागलेला आहे.

कोरीवकाम केलेले दिसत आहे. एका साइड नी पाणी वाहताना दिसत आहे. क क ग गाई गाई फिरताना दिसत आहे. काही लाइट लागलेले दिसत आहे.